सामान आणि बर्तन आणि पुरानी जमान्याची अ अ बर्तन आणि--

एक चर्च आहे चर्च खाली बेंच लावलेले आहे बेंच मध्ये बसणारे खूप सारे सारे ला बसणारे व्यक्तीच बसलेले आहेत.

या सारखा हवाई अड्डा दिसत आहे हवाई अड्ड्यामधील एक प्लेन लावलेला दिसत आहेत आणि प्लेन मधील चडनारे खूप सारे पॅसेंजर व्हील चेअरा मधील चडणारे आज्जी दिसत आहे.

एक डॅम सारखा दिसत आहे डॅम च्या पूल वरील उभे राहणारे व्यक्ती दिसत आहेत आणि खूप मोठे मोठे डोंगर दिसत आहे पाणी दिसत डॅम वरील खूप पाणी दिसत आहे.

इस्पीकर दिसत आहेत. माइक दिसत आहेत एक माहीला आणि एक व्यक्ति गाणारे दिसत आहे.